एक एक टेबल आहे त्या टेबल वर इमेजेस पुस्तके आहे एक लेडिस आहे ती एका बेड वरती आहे तिथ सलाईनचा बाटली वगैरे दिसत आहे.